त तुम्हाला out of the money भेटतायेत. आणि जे जास्तय ते in the money भेटताय. so मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि ह्याच सगळ्याचा अर्थ काय? in the money, out of the money, at the money चा अर्थ काय किंवा फायदा काय? So मित्रांनो याचा फायदा जो आहे, हा तुम्ही option trading करत असताना, जीपण strike price buy करता. तुम्हाला जो प्रश्न असतो ना strike price buy करण्याचा. ज्यांनी आपला तो आधीच session attend केलाय. त्यांचा तो already solve झालाय.

Maybe ते मंगळवारी वैगेरे आपण repeat करू. So मंगळवारचा session जर तुम्हाला attend करायचा असेल. त त्याची link आपल्या व्हाट्सअप group वर मिळते. व्हाट्सअप group ची link तूम्हाला chatbox मध्ये दिलीय बघा. Cahtbox check करा तिथे व्हाट्सअप group ची link ए. So त्या group वर आपण सर्व sessions च्या link टाकत असतो. So तुम्ही तो जो group ए, तो नक्की join करून ठेवा त्या ठिकाणी. Okay. ठीके. Join झालात तुम्ही. हरकत नाई, आता आपण पुढच्या एका concept कडे वळूया. आतापर्यंत आपण फक्त option contract शिकून घेतलं. So आता आपण, पुढे अजून एका important concept कडे जाऊया. ते म्हणजे, open interest त मित्रांनो, option trading मधला, option chain मधला खास करून सगळ्यात महत्वाचा concept असतो. तो म्हणजे open interest. Open interest तुम्हाला option chain मध्ये समजला. तुम्ही त्यानंतर अगदी आरामात market चा trend बघू शकता. Market चा trend analyze करू शकता. सर्व तुम्हाला सांगतोय, तुम्हाला जेपण तुमचे questions एत, ते तुम्हाला नक्की सांगू. सुरवात करूया. मित्रांनो तुम्हाला हे जे पहिलाच coloumn दिसतोय बघा, OI. पहिलाच coloumn दिसतोय OI. OI चा full form ए open interest. मघाशी आपण तुम्हाला सांगितलेले आहे हि गोष्ट. so open interest चा अर्थ काय? भरपूर लोकं join असाल व्हाट्सअप ला. पुन्हा एकदा देईन link तुम्हाला session संपता-संपता. so ता जर तुम्ही join नसाल, तर हरकत नाई. Session संपता-संपता पुन्हा एकदा देतो link तुम्हाला सगळ्यांना. सध्या तरी लक्ष द्या session मध्ये. ठीके? open interest, open interest चा अर्थ काय? particular strike price वरती किती option contract open आहेत? म्हणजे किती contract open एत. अजून close झालेले नाहीयेत. याला open interest असं म्हणतात. याच्या नावामध्ये तुम्हाला सर्व कळलंय, open interest. बरोबर मिळतोय तुम्हाला, इथे बघा. नावामध्येच तूम्हाला कळलं आहे open interest. म्हणजे किती लोकांचा interest इथे open ए. म्हणजे समजा, हि particular strike price ए, अठरा पाचशे हि particular strike price आहे. So या strike price वरती किती लोकांचा interest जो आहे, तो अजून आहे. तो open ए. So तुम्हाला हि गोष्ट इथे दिसली. आता ह्याचा benefit काये? ह्याच्यावरनं कस prediction करायचं? ते आपण शिकून घेऊया. So हा open interes तुम्हाला call मध्ये सुद्धा दिसतोय, put मध्ये सुद्धा दिसतोय. म्हणजे अठरा पाचशे ह्या strike price वरती, Call वरती किती open interest ए, put वरती किती open interest ए. ते सुद्धा तूम्हाला दिसते. इथे बघा तुम्हाला दिसतंय जवळपास. एक लाख तीन हजार सातशे एकावन्न इतका open interest आहे. इतके option contract open एत. त्या position ला, call मध्ये. आणि तेच put मध्ये ज बघाल, त एक्क्यांशी हजार तीनशे अठ्ठयात्तर option contract तिकडे open एत. so अशा प्रकारे ह्याचा अर्थ होतो. आता, मी तुम्हाला मित्रांनो, थोड्याच वेळात, पुढच्या दहा minute नंतर, Open interest च्या मदतीने option chain च्या मदतीने, market मधल्या important level कशा draw करायच्या. हे शिकवणारे. Market मध्ये important level कशा draw करायच्या, open interest च्या मदतीने हे सुद्धा तुम्हाला शिकवणारे. So open interest मध्ये समजलं? किती positions open आहेत, particular strike price वरती. ते . Support prediction कसा काढायचा तेसुद्धा सांगणार आहे. support prediction सुद्धा सांगतो थोड्याच वेळामध्ये, त्यानंतर मित्रांनो, concept असतो तो म्हणजे, LTP last traded price. So इथे जर तुम्ही बघाल, so तुम्हाला LTP दिसतोय. LTP चा full form ए last traded price. म्हणजे अठरा हजार पाचशे,

Same put मधेय. put मध्ये जस तुम्ही out of the money मध्ये जाल, स्वस्त भेटणार options बघा. दोन रुपये, एक रुपये, दहा रुपये अशे. आणि in the money मध्ये जशे जाल तशे महाग भेटणार. दिसतंय तुम्हाला? So मित्रानो, ह्याच्यावरनं काय समजतय तुम्हाला? ह्याच्यावरनं तुम्हाला हेच समजून घायचंय कि option म्हणजे जे तुम्हाला strike price चे option विकत घायचे असतात. ते तुम्हाला जस तुम्ही in the money मध्ये deep जाल, In the money मध्ये जसं deep जाणार, तस तुम्हाला options जे आहेत ते costly मिळणार. आणि out of the money मध्ये जस तुम्ही जाल, deep जाल, deep म्हणजे जस-जस खाली जाल, जिथे प्रम असेल तिथे तिथेच सेवाभाव दिसून येतो आणि जिथे सेवाभाव निर्माण होतो तिथेच प्रेमाची निर्मिती होते प्रेम आणि सेवा खरे विश्वास आश्रय घेतात त्याला कोणी नाकारू शकेल राजकारणाला काही क्षणासाठी बाजूला ठेवले तर यात काही शंका नाही कि

पुढे आले होते त्यांचा राजकारणाशी काही संबंध नव्हता यांनी साफसफाई आणि सेवा ह्यालाच आपले जीवन बनवले होते या युवकांन बरोबर तसेच होते एक श्रीमंत जमीनदाराच्या रूपात त्यांचे बालपण शार बुकणार होते श्रीमंतीची जगमगाट असा होता कि हा युवक चौदा वर्षाचा वयात मंडूकदारी झाला आणि अस्वल हरीण वाघाची शिकार करण्यासाठी जंगलात जाऊ लागला थोडे मोठे झाल्यावर अतिशय शानदार मोठी car सुद्धा मिळाली ज्यात वाघाच्या चामड्यापासून बनवलेली कुशण होती पण हे सर्व ऐश्वर्य जिथले तिथेच राहिले जेव्हा गांधीजींचे आमाहण त्यांच्या कानी पडले केवळ पंचवीस सव्वीस च्या वयातच तो तरुण समाज सेवेसाठी समर्पित झाला त्याच्या मनात भीती नावाची कोणतीच गोष्ट नव्हती दादागिरी तर अशी कि इंग्रजांच्या डोळ्याला डोळा भिडवून संतापले तर त्याच्या पापण्या लवत नव्हत्या एक दिवस एका महिलेची इज्जत वाचवण्यासाठी एका इंग्रज officer वर चालून गेले होते तेव्हा गांधीजीनो त्यांना अभय सादक हे नावं दिले एक दिवस अभय सादक स्वच्छतेचे काम करून घरी परतत होते रात्र झाली

तर त्यांच्या आत्म्याचा थरकाप उडाला तो एक मनुष्य होता त्याचे कुष्ठरोगाने पीडित शरीर आपली शेवटची यात्रा करीत होते त्याची मानवी रूपातील सर्व अवयव सडलेले होते ते शरीर अतिशय गच्च दिसत होते ते पाहून थकले नाही आणि तिथून पलायन केले नाही पळून गेल्यानंतर ते एके ठिकाणी थांबले त्यांना जाणीव झाली जीवनात प्रथमच भीतीने त्यांच्यावर मात केली आहे ते विचार करू लागले कि ते तिथून का पळाले तो हि माणूसच होता कदाचित कुटुंब समाजानी त्याला ह्या पावसात घरातून बाहेर काढले असेल किंवा असेही होऊ शकते कि त्याला आधीच घरातून बाहेर काढले असेल आणि म्हणून त्यासाठी तो लपूनछपून जगत असेल जिथे शरीर

रस्त्याच्या बाजूला झाडांमधून सरकत असेल तो बिचारा किती त्रास सहन करत असेल त्याने सुद्धा आपल्या आधु डोळ्याने पहिले असेल तर माझ्या बाबतीत काय विचार केला असेल? त्या तरुणाचे मन वेदनाणे गळू लागले. धिक्कार आहे दुःखात असलेल्या एका माणसाला पाहून मी पळून गेलो. ती माणुसकी आहे का? आणि ते दुःख आणि रोग याना का घाबरलं तो पुन्हा

त्याला पाहताच त्याच्या डोक्यावर कापड टाकले कापड टाकल्यानंतर आणि रोग्याच्या डोळ्यांना डोळा भिडताच त्याची सर्व भीती गायब झाली त्या रोग्याचे नाव होते तुलसीदास तशी ज्या त्या भेटीने त्या तरुणाची विचार करण्याची पद्धतच बदलली. रोगाला घाबरून चालणार नाही त्याच्याशी सामना करण्यातच मानवतेचा विजय आहे सर्वात आवश्यक आहे कि आपल्या भीतीला दूर करणे. भिती तेव्हाच दूर होते जेव्हा रोगाशी लढणे किंवा रोग्याची सेवा करणे शक्य होते पुढच्या सहा महिन्यात पर्यंत ते तरुण या विषयावर चिंतन मनन आणि विचार करू लागले चिंतन माननातून एक गोष्ट समजली कि जेथे भीती आहे तिथे प्रेम नाही आणि प्रेम नाही तिथे ईश्वर हि नाही कुष्ठरोग्यांसाठी त्याने अनेक आश्रमांची स्थापना केली त्यामध्ये चंद्रपूर महाराष्ट्र ते आनंदवन प्रसिद्ध आहे त्याच्या शिवाय बाबा आमटे यांनी वन्य जीवन संरक्षण तसेच नर्मदा बचाव हे आंदोलन हि केली आपल्या युवा अवस्थेत बाबा आमटे car वेगात चालवीत आणि hollywood च्या film पाहण्याचे ते शौकीन होते englishfilms वर त्यांनी लिहलेली समीक्षणे इतकी दमदार होते कि एकदा अमेरिके heroin नूरमा शेटर यांनी पत्र लिहून त्यांचे कौतुकही केले होते गरीब निराधार बेघर मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी गुकुळ नावाच्या स्थापना आणि संचालन सुद्धा केले जेव्हा पंजाब मध्ये दहशतवाद वाढत होता आणि काही भरकटलेले तरुण देशाच्या अखंडतेला तोडण्यासाठी काम करत होते आणि पंजाब ला खलिस्थान बनवण्यासाठी चळवळ करीत होते आनंदवणानंतर एकोणीशे सत्तावन्न मध्ये बाबा आमटे यांनी चाळीस हेक्टर प्रदेशात अशोकवन तयार केले दहा वर्षानंतर अशी स्थापना सोमनाथ मध्ये सुद्धा केली अंदावनाप्रमाणे या सर्व ठिकाणी अपंगाच्या पुनःर्वसनाची व्यवस्था आहे चला तर मित्रानो मी आज तुम्हाला joint family म्हणजे एक एकत्र कुटुंब म्हणजे काय असत ते तुम्हाला सांगणार आहोत एकत्र कुटुंब म्हणजे एकाच कुटुंब एकाहून जास्त किंवा पिढ्या किंवा एकाच कुटुंबातील पिढीतील सख्खी आणि चुलत भाऊ एकत्र एकाच घरात राहत असतील तर त्याला एकत्र कुटुंब असं म्हणतात एकत्र कुटुंबाची गोष्ट बहुतेक कुटुंबाचा साथ एकरूप असतात अभावाने काही देशात भागात वावरू शकतात अशा आपल्याला joint family व एकत्र कुटुंब बघायला मिळतात मुलांच्या वाढत्या वयात होणारे संस्कार एकत्र कुटुंबांच्या होताना दिसतात लहानगा म्हणजे लहान मुलांना शंकराचे निराकार एकत्र कुटुंबातील जेष्ठ सदस्यांकडून होते आता मात्र विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आलेत म्हणजेच ते म्हणतात ना हम दो हमारे दो तर असे वेगवेगळे individual family ना आलेल्या पद्धतही नवीन पद्धती तर एकत्र कुटुंब म्हणायला गेलं तर या एकत्र कुटुंबात सगळे भाऊ बहिणी काकांची मुलं आई वडील सर्वजण वृद्ध हि सदस्य एका पिढीतील जेवढे सदस्य असतात ते एकाच छता खाली वावरत असतात किंवा एकाच घरात असतात तर त्याला एकत्र कुटुंब असे म्हणतात एकत्र कुटुंब असणे अं खूप काही फायदे होतात म्हणजे घरात सर्व महिला वर्गाचा

क असं एकत्र कुटुंब असलं तर कामही वाटली जातात आणि कामही लवकर होतात पुरुष वर्ग असेल तर पुरुष वर्ग एकमेकाला help करत असतो काही लग्न प्रसंग असेल तर सर्व लोक असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपल्याला हि मदत होते त्याच नंतर काही दुःखद घटना घडली असेल तर सर्वे एकमेकांना खांदा देतात एकमेकांना शक्ती देतात त्याचप्रमाणे काही दवाखान्याची अडचण असेल वगैरे तर सर्व मिळून ती आपल्याला वाटी लावता येतो त्याचं नंतर एकत्र कुटुंबा वर बोलायला गेलं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी आपल्या पसायदानात लिहिलेल आहे कि विश्वाची माझे घर म्हणजे विश्वाला एक कुटुंब मानला आहे त्यांनी

वावरताना जाणवते जाणवततात ते कुटुंब वेगवेगळे कुटुंब कसे झालेत ते अशा कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची त्याच आपुलकीने तशीच काळजी घेतली जाते विश्वची माझे घर

सदस्यांनी केलेली साह्यता म्हणजे आपल्याला आपल्यावर काही संकट आलं तर आपले जेष्ठ असतील किंवा कोणी भाऊ बहिणी असतील तर ते आपल्याला मदत करतात तर ती सदस्यांनी केलेली सहायता किंवा मदत म्हणजेच रक्ताच्या नात्याच्या पलीकडेचेही प्रेम आणि मायेने जोडलेले नात्याचे मानतेवचे कुटुंबातील जिद्देने आणि ताठ मानेने जगण्याची शिकवणारे परमेश्वर प्रेरक च म्हणावे लागते तर त्यांनी ते आपल्याला म्हणजे जी शक्ती दिलेली असते संकटांमध्ये वावरायला तसे एका देवाच्या देणगी पेक्षाही खूप श्रेष्ठ म्हणावी लागेल घरातील स्त्रिया कामानिमित्त बाहेर गेल्या असतील तर अन्य महिलांच्या मदतीमुळे आपल्याला कुटुंबात किंवा घरात अडचणी येत येत नसतात येत नसतात एकत्र असल्यामुळे कोणी महिला गावी गेली तर कोणी ना कोणी घरीच असते मुलांनाही मोठ्या कुटुंबात राहण्याची सवय लागते सण समारंभ एकमेकांच्या मदतीने उत्साहात मोठा थाटामाटात आपण साजरे करू करता येतात हे सगळे एकत्र कुटुंबियांचे पद्धतीचे फायदे आहेत एकत्र कुटुंबाना राहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे घरात कधीच कुलूप लावले जात नसते कारण कोणी ना कोणी

हाल नसत होत हाल नसत होत त्यामुळे तुम्ही कधीही घरी या तुमच्या भिंतीला कायम कोणीनाकोणी हजार असायचे जगामध्ये पुरातन संस्कृती नावाजला होत्या त्यात भारतीय संस्कृती फार प्राचीन आणि समकालीन होती आणि ग्रीक संस्कृतीचे बऱ्याच वर्षांच्या होत्या इतिहासात झालेल्या उलाढाली आणि घटनांमुळे ग्रीक संस्कृती मात्र लागायला गेली पण त्यात भारतीय संस्कृती मात्र टिकली कारण भारतात अजूनही एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात आहेत म्हणून त्यानंतर ग्रीक आपल्या देशातील कुटुंब व्यवस्थांत रासाळ गेली आणि व म्हणून आपली संस्कृती लागायला गेली आणि भारतीय संस्कृती टिकली कारण भारताने कुटुंबाना व्य्सवस्थांन हि आपण टिकून ठेवली होती काही जणांचे म्हणजे असे आहे कि कुटुंबात आणि कुटुंब व्यवस्थान असायला हवी परंतु चुलत भावंडे काका पुतण्या आजा आजोबा अशी पन्नास पन्नास माणसाची कुटुंब आपल्याला नकोसे वाटतात आई वडील आजीआजोबा आणि नातवंडे एवढेच कुटुंब आदर्श आटोपशीर आणि व्यक्तिव विकासाला चालना देणारे असते अशा कटुंबाची मात्र गरज आहे joint family असली तर आजी आजोबा आपल्या नातवांना गोष्टी सांगत असतात ज्या गोष्टींचा प्रभाव त्यांच्या आयुष्यवर पडत असतो आणि त्याच गोष्टितन ती लहान मुलं बोध घेऊन ती आयुष्यात मोठी होत असतात जस कि बघितलं आपण आपले महान पुरुष म्हणजे महापुत्र श्री श्री श्री शिवाजी महाराज यानांही त्यांच्या आई गोष्टी सांगत होत्या त्याच्यातुन त्यांनी बोध घेऊन एवढे मोठे स्वराज्य उभे केले त्यांचंही एक कुटुंब joint कुटुंब होते म्हणजे joint family होती जसे कि लखुजीराजे वगैरे तर त्यांना त्यांच्या आजोबांनी मामांनी भावांनी त्याना वेगवेगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे शिक्षण दिल होतं जस कि घोडेस्वार तलवारबाजी वगैरे वगैरे कुटुंब असं एकत्र कुटुंब असल्यास ज्याच्या जवळ ज्या गोष्टींचा ज्ञानाचा भरमसाठ पुरवठा असतो ते सुद्धा गोष्टी आपल्याशी share करत असतात म्हणजे आपल्याशी त्या गोष्टी बोलत असतात आपल्यालाही त्या गोष्टींचा ज्ञान मिळत असत म्हणून joine कुटुंब असलं तर एकमेकांना मूठही मदतीत हातभार लागतो व घराची प्रगती खूप लवकर चांगली होत असते एकत्र कुटुंब असल्यावर लहान मुलांनाही संस्कार चांगले लागतात त्यांच्या बाहेर लक्षही खूप चांगलं असतात कोणाचं म्हणून एकत्र कुटुंब असायला पाहिजे एकत्र कुटुंब एकत्र कुटुंब म्हंटल joint family म्हंटल खुप कुटुंबाला मुळे निश्चित आले कि फक्त कुटुंब स्वात्रंच्यी आपल्या आकांशा मुलांच्या अस्तित्वाला कारण देतात एकत्र कुटुंबाच्या विघटनांनंतर वृद्धीची समस्या जास्तच कठीण होत चाललंय वृद्धाश्रम हा पर्याय असला तरी तो आपल्या भारतीय समाजाच्या कच चौकीत शोभून दिसत नाही आजकाल एकत्र कुटुंब आपल्याला दिसायला मिळत नाहीत म्हणून आपल्या भारत देशात अनाथाश्रम, वृद्धश्रम येत आहेत ज्या कि नको असायला हवे कारण आपल्या भारताची संस्कृती हि एकत्र कुटुंब ठेवण्याची आहे म्हणून हे वृद्धाश्रम आपल्या भारतात शोभून दिसत नाही पश्चात विचारणीय पचवले आहे वृद्ध आश्रमाची संकल्पना अजून आपल्या समाजात उंबरठ्यावर घटण्या मारत दिसत आहेत वृद्धीची समस्या अलीकडच्या काळात जरा जास्त जरा बिकट आणि बिकट आपण पाहत आहोत कारण कोणाला एकत्र राहायलाच आवडत नाही म्हणून मुलं त्यांच्या बाईंन सोबत राहतात व आपल्या आई वडिलांना ते अनाथाश्रमात सोडत असतात म्हणून कुठे ना कुठे हे बदलायला हवं व आपण एकत्र कुटुंबात रहायला शिकायला हवं एकत्र कुटुंब असलं तर खूप चांगल्या गोष्टी होतात आणि होऊ शकतात मी अनुभवलेलं आहे धन्यवाद

दिपावली हा शब्द दोन संस्कृत शब्दांपासून बनलेला आहे. ते म्हणजे दिप आणि वली. दिप म्हणजे दिवे आणि वली म्हणजे ओळ. दिप्यां~दिव्यांची रांग म्हणजेच दिपावली. मित्रांनो, दिवाळी हा सण आपल्या सगळ्यांसाठी किती खास असतो बरं? प्रत्येकाला ह्या सणामध्ये काही ना काही करायचे असते. म्हणजे प्रत्येकाचे ध्येय काही वेगळेच असते. समजा, आपण जर लहान असतो, जे जे लहान मुले असतात, त्यांना दिवाळीमध्ये नाद असतो तो फक्त खेळण्याचा. फटाके उडविण्याचा, नवीन कपडे विकत घेण्याचा. आपल्याला नाद काय असतो? जे माझ्यासारखे college मध्ये आहेत किंवा घरापासून दूर राहतात, त्यांना नाद असतो घरी जाऊन आईच्या हातचं मस्त लाडू आणि करंज्या खाण्याचा. आणि तसेच आपल्या काहींना वाटत असतं की आपण जुने कुणाशी आपलं वैर, भांडण असते, तर ते आपण मिटवून टाकावे ह्या सणाच्या निमित्ताने! प्रत्येकाला हा खास असतो सण! आणि आपलं घरच्या बायकांचं तर ठरलेलंच असतं! ह्या सणामध्ये पहिल्यांदा स्वच्छता करून घ्यायची घराची! जेव्हा पावसाळा होऊन जातो, तेव्हा हा सण येतो. तर यामुळे आपण घराची स्वच्छताही करतो. घराची स्वच्छताही या कारणामुळेच होते ना, दिवाळी आहे म्हणूनच! आणि त्यामुळे मी घरी जरा जायला late उशीर करते. कारण की, घरी गेल्यावर नाहीतर, आईला मदत करावी लागेल ना!

जेव्हा माझी आई त्या दोघांची पुजा करत असते ना, तेव्हा मी ही माझ्या आईसोबतच असते. जेव्हा ती पुजा करते ना, ते बघून मला माझं अन आईचं नातं असं वाटतं ते. आणि दुसरा दिवस येतो, तो म्हणजे धनत्रयोदशीचा! त्यादिवशी माझी आई ही सकाळी उठते लवकर, स्नान करते. घरासमोर सुरे~ ख अशी रांगोळी काढते. आणि माझ्या आईची विशेषता म्हणजे परत ती प्रत्येक दिवसाच~प्रत्येक दिवसाला म्हणजे दिवाळीच्या दिवसाचं काय महत्व आहे त्यानुसार ती रांगोळी काढत असते घरासमोर. धनत्रयोदशीला छानश्या कलशाची आणि धनाची रांगोळी काढते. परत एक लाल वस्त्र घेते, त्याच्यावर एक पितळेचा तांब्या मांडून, त्याच्यामध्ये पाणी भरुन आणि त्यावर एक छोटीशी ताटली असते, तांब्याचीच. त्याच्यामध्ये धणे ठेऊन, ती त्याचे पूजन करते आणि सर्वांचं आरोग्य चांगलं राहू दे असं सगळ्यांना मागते. आणि आम्हांला परत नैवेद्य म्हणून साखरही देते बरं का? असं त्यादिवशी धनत्रयोदशी आम्ही साजरी करतो. आणि लहान असताना आमचा एकच नाद असायचा हो! तो म्हणजे फक्त फटाके उडविणे तेव्हा एवढं काही प्रदूषण पण नव्हतं ना! जसजसा काळ वाढत गेला, बदलत गेला जग पुढे पुढे चाललंय, तसं प्रदूषणही वाढत चाललंय. तर आता आम्ही फटाके उडविणे बंदच केलेलं आहे. मग येतो आपली खरी दिवाळी सुरु होते ती म्हणजे नरक चतुर्थीपासून. त्यादिवशी म्हण~असे म्हणतात की सकाळी सकाळी आपल्या उंबऱ्यावर यम येत असतो. आणि त्याला पण लवकर पहाट व्हायच्या अगोदर. त्याला यमदान म्हणजे दीप दान केलं असावं असं म्हणतात. त्यासाठी माझी आई लवकर उठते, स्वतः पहिलं स्नान घेते आणि घरासमोर नेहेमीप्रमाणे सुरेख अशी रांगोळी काढते. आणि यमाला दीप दान देते म्हणजे दिव्यांनी सगळीकडे प्रकाश पडतो आणि परत आम्ही हळूहळू थंडीने कुडकुडत उठतो. आणि मग आई म्हणते, जावा उटणं लावा, आंघोळ करा. दिवाळीचा पहिला दिवस आहे, उठा उठा सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली, असं म्हणून ती आम्हाला उठवते. तेव्हा मग आम्ही उठतो. आणि मग अंगाला सुगंधित चर्चित उटणं लावून असं आणि सुगंधित तेलाने परत आई गरम पाण्याने आंघोळ घालते आम्हांला. तेव्हा कुठे सकाळची थंडीही निघून जाते. असं झालं की मग नवीन कपडे परीधान करायचे आणि पडायचं बाहेर. जायचं मंदिरांमध्ये, आशिर्वाद घ्यायचा देवाचा, दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा द्यायच्या आणि फराळाला मस्तपैकी सुरुवात करायची. फराळातला माझा आवडता पदार्थ माहित आहे का तुम्हांला? चकली, चिवडा आणि तिळाच्या करंज्या! आणि त्या specially माझ्या काकूला जमतात हां, तिळाच्या करंज्या. तर अशी हि नरक चतुर्थी आपण साजरी करतो. नंतर पुढे दुसरा दिवस येतो तो म्हणजे बलिप्रदा. त्यालाच आपण पाडवा असेही म्हणतो. त्यादिवशी आम्ही आमच्या सर्व घरातल्या ज्या वस्तू असतात TV पासून phone पर्यंत सर्वांची पूजा केली जाते. आणि घरातली जी हत्यारे असतात त्यांचीही पूजा केली जाते. आणि ज्या आपल्या गाड्या असतात, motor cycle असू द्या, चार चाकी, दुचाकी यांचीही पूजा केली जाते त्यादिवशी. आणि मी माझी ठरल्याप्रमाणे माझ्या पुस्तकांची पूजा करते. असा असतो माझा बलिप्रतिचा दिवस आम्ही असा साजरा करतो. नंतर येतो तो म्हणजे माझा सगळ्यात आवडता दिवस, कारण की त्यादिवशी मी माझ्या भावाला लुटू शकते ना बिनधास्त! तो म्हणजे भाऊबीजेचा दिवस! त्यादिवशी, मी माझ्या भावाला ओवाळते आणि तो मला ओवाळणीही देतो. जरा जास्तंच लुटायचा प्रयत्न करते पण तसं काय करावं? काही जरी असलं तरी तो माझा भाऊ आहे ना, जास्त लुटत नाही त्याला! खरंच, भाऊबीजेची कथा मला खूप आवडते. ती कथा अशी आहे की, भाऊबीजेच्या दिवशी यम हा त्याच्या बहिणीच्या घरी, यमीच्या घरी जातो. तो गोडधोड जेवतो आणि त्यामुळे भाऊबीजेला यमद्वितीया असेही म्हटले जाते. तसेच भाऊबीज त्यादिवशी खरं तर अं भाऊ हा बहिणीच्या घरी जातो, बहीण त्याला गोडधोड जेऊ घालते. रात्री चंद्राची कोर दिसली ना, मग भावाला ओवाळते आणि भाऊ तिला ओवाळणी देतो असा हा भाऊबीजेचा सण साजरा केला जातो. अशी ही पाच-सहा दिवसांची दिवाळी चालू असते. नवे रंग, नवे ढंग बघायला मिळतात, ह्या दिवाळीमध्ये! सर्व नाती एकत्र येतात. जे लोक दूर असतात घरापासून, कामानिमित्त असू द्या किंवा क्षणासाठी दूर असतात ते सर्वजण त्या काळात घरी येतात. प्रसन्न वातावरण असते. दिवाळी वर्षातून एकदाच येते पण आनंद देऊन जाते. आणि हा एक लग्नासारखा समारंभच वाटतो मला तर. आणि परत जेव्हा दिवाळी होऊन जाते, तेव्हा मला~ जेव्हा मी परत यायला लागते, माझ्या अं विद्यालयाकडे, तेव्हा मला जाऊ वाटत नाही.

म्हणून त्यावेळेसच सगळेजण आम्ही एकत्र येतो आणि प्रत्येक वर्षीच्या आठवणी आम्ही टिपल्या जात~ टीप~ टिपून काढतो. ते म्हणजे अं छायाचित्राच्याद्वारे! आणि ते आम्ही जपून ठेवतो आणि परत ते जेव्हा आम्ही इथे शिकायला येतो तेव्हा येऊन बघायच्या आणि सर्वांना दाखवायच्या. येताना आई भरपूरसा मोठा डबा भरून देते फराळीचा! सांगून पाठवते की बाळा तिथे जाऊन हे संपवायचं आहे. आणि जेव्हा इथे येतो तेव्हा आपले जे खोलीतले मित्र-मैत्रिणी असतात, तोच तो डबा खलास करून टाकतात कधीच सांगता येत नाही. अशी ही दिवाळीची मज्जा चालू असते. माझा आवडता सण हा दिवाळीच आहे. आणि भारतामध्ये सर्वत्र दिवाळी साजरी केली जाते.

आणि तुम्ही पण दिवाळी साजरी करा आणि तिचं गोडधोडाने स्वागत करा. दिन दिन दिवाळी, गायी-म्हशी ओवाळी!

अंतर्मनमध्ये अयोग्य विचार चुकीच्या संकल्पना विकृती अर्थाच्या अनर्थ करणार्‍या कल्पना विचार पाठवत असाल तर त्या तातडीने थांबवणे गरजेचं आहे

जर तुम्हाला सृजनात्मक सुसंकृत आणि विकसनशील विचार करण्याची सवय असेल तर अंतर्मन त्याच प्रकारची परिस्थिति तुमच्या सभोवताली निर्माण करून प्रतिसाद देईल तुम्ही कधी ताण भय नकारत्मक विचारांच्या प्रक्षोभक विचारांच्या आहारी गेल्याचा अनुभव घेतला आहे का तसा झालं असेल तर त्यावर